मला टी_वी दिखता मला कुर्सी दिखता मला टी_वी चा प्रोग्राम दिखत मला सोफा दिखता मला टेबल दिखता।

मला फोटो दिखत मला दो फोटो दिखत मला गेट दिखत मला दिवाल दिखत मला फर्श दिखत मला टाइल्स दिखत।

मला फोटो दिखत मला फोटो च दो दो फोटो दिखत मला फर्श दि--